जितकी पैसे दिलेत ना तितकी लेक्चर झाले पाहिजे एक सुद्धा लेक्चर मिस करायचं नाही सकाळ पासना म्हणजे आमचं असं ठरलेलं असायचं कि आपण आता या वर्ष आपण एक हि लेक्चर मिस करायचं नाही

माणूस अज्ञान असतं अगं मग ते अज्ञानात जेव जेवढं आपल्याला ज्ञान घेता येईल तेवढा माणूस कॉलेजमध्ये घेतो चांगलं होतं म्हणजे वातावरण

लवकर उठून एक आवड निर्माण व्हायची कि पटकन उठायचं पटकन पटकन आवरायचे कॉलेजला जायचं कॉलेज लाईफ जगायची आहे एक पण लेक्चर बंक करायचं नाही मधल्या मस्त सुट्टीमध्ये मस्ती करायची मस्त मध्ये आणि ज्या दिवशी कॉलेजला सुट्टी आहे त्या दिवशी कुठेतरी मैत्रिणींचा ग्रुप काढायचा आणि फिरून यायचं हो सायकल होती माहितीय तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर जायचं म्हणजे तू म्हणशील म्हणतली ना आता ते मला आठवतंय म्हणजे एक एक वेगळा अनुभव होता सायकल वरती फिरणं आता मुलांना माहिती आहे गाडी लागते हे लागत

तुझा कॉलेज आणि कॉलेजचे जीवन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का कट्टा त्या कट्ट्यावर बसणं गप्पा मारणं म्हणजे लहानपणापासन खूप क्रेझ होती त्या गोष्टीची अरे कॉलेज म्हणजे खूप वेगळ कॉलेज म्हणजे खूप असं खूप तसं

अं पण आधी कसं होतं आधी कसं कॉलेज लाईफ जगायचं म्हटले की सगळेजण एकत्र यायचं सगळयांना घेऊन कॉलेजला जायचं का बेंच वरती दोघी तिघीजणी बसायचं आणि मध्येच सरांनी काय सांगितलेलं असतं ते कळत नसलं की मग त्याच्यावरून परत व्हायचं हो या सगळ्या गोष्टी एखादी गोष्ट काय काय सरांना पिडण्यासाठी परत परत तेच तेच विचरायचं हो ते तर इतकं महत्त्वाचं होतं हम्म मुळात म्हणजे आमचा आवडता विषय होता कि शिक्षकांना त्रास देणे त्यांच्याशी असं बोलणं चिडचिड असे जे होणं हे इतके आमचे इतके फेवरेट विषय होते पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जी शे शिक्षणाची जी आवड म्हणतो आपण अभ्यासाची आवड ती कॉलेज पासून सुधारली वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं म आमच्याकडे व्याख्यानमाला व्हायच्या वाद विवाद स्पर्धा व्हायच्या म त्याच्यानंतर काही नाटकं केली ज्या म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला एक्टिंग मध्ये इंटरेस्ट नसताना सुद्धा दोन-तीन इंग्लिश ड्रामे केले आणि ते पण अगदी म्हणजे माहिती पहिल्यांदा सुरुवातीला तर मला माहित नव्हतं की ड्रामा काय असतो म ते ड्रामाचे ते त्यांचं ड्रामा डिपार्टमेंट होतं ह त्या लोकांनी केलं तर ती लोक माहितीये दीडशे दीडशे वेळा एका दिवशी प्रॅक्टिस घ्यायची मी म्हणायची बाप रे आणि नोट डाऊन करायची आज दीडशे वेळा तालीम झाली मग उद्या इतक्या वेळा अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि म शेवटी पुढे पुढे जाऊन असं झालं ना मला वैताग यायला लागला मग म्हंटल हे काय आहे सोडून दिल पण नाही तर ही त्यांची जी फायनल पाचशे मोजके फलक होते त्या सगळ्या मोजक्या फलकांना मी केले म्हणजे असा नाहीये कि केलं नाही आहे मी अं त्याच्यानंतर कॉलेजमध्ये रिसर्चची पण सवय लागली थोडसं की नॉलेज मिळतंय म आपण हे शिकल्यानंतर असं होतं मी इथे हे केल्यानंतर तसं होतं नाहीतर हि जोपर्यंत शाळेत असतो ना तोपर्यंत आपल्या मध्ये फक्त बालिश पणा असतं ज्यावेळीस आपण कॉलेजला जात त्यावेळेस एक्चुअल जीवन आपल्याला जगायला भेटतं की अजून एक आहे बाहेरची दुनिया कशी आहे आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे किंवा कोणाशी कश्याप्रकारे आपण त्याला हँडल केलं पाहिजे आणि एक आपला वेगळाच जीवन तयार होतं आपला कल कुठे आहे आपण कशात करिअर करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी तिथून चालू होतात

तर दुसरा काय जे एक प्रकारे कॉलेज म्हणजे काय आयुष्याला वेगळी कलाटणी देणारा एक साधन आहे हो त्याच्या पेक्षा त्याच्याशी काय होतं जेव्हा मी शाळेत होती तेव्हा पुस्तकं घ्यायची मी वाचायला पण ती पुस्तकं लिमिटेड होती त्याचा स्कोप लिमिटेड होता कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय झालं भव्य लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीत अं म्हणजे म्हणजे असं बोलशील ना तू कि इतकी पुस्तकं होती त्याला काही लिमिट नाही आणि ती पुस्तकं बघून आणि ती पुस्तकं वाचून म्हणजे मला तर तू सांगशील मी तर वाचनाच्या प्रेमात पडले लहानपणापासून आमच्या आईला आणि वडलांना सवय होती की नवीन पुस्तक आणायचे पेपर आईला तर पेपर वाचल्याशिवाय अजून सुद्धा झोप येत नाय न्यूजपेपर चे कात्रणं काढायचे छान छान लेख डा काढायचे आमच्यासाठी हे वाचा ते वाचा आणि मग तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे मी माझ्या आयुष्याची सगळी पुस्तकं मी कॉलेजला असताना म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त काय केलं असेल ना तर पुस्तक वाचन केले म्हणजे सगळी म्हणजे नवनवीन कॅरेक्टर ची आता आता काही आले पेपरला कुणाबद्दल काय आलय म त्याच्या बद्दल हे पुस्तक हे ते वाचणं आणखी कोणी आहे ते वाचणं असं सगळया गोष्टी मी केल्या माहिती आहे कॉलेजला केल्या आणि दुसरी दुसरं काय कसं झालं माहिती का कॉलेजला अं कॉलेजला कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट जाणवली की अं अभ्यास हा स्वतः करायचं ही गोष्ट ही नाही सरांनी शिकवलं म्हणून आपल्याला येईल असं नायी ये कॉलेजमध्ये आणि म म माझ्या वडलांनी सांगि की अभ्यासाची खरीपद्धतीच होती पूर्वी जुन्या काळामध्ये की शिक्षकांनी फक फक्त गाईडलाईन द्यायची आणि म कॉलेजला गेल्यानंतर मुलांनी मोठ्या मोठ्या अश्या रे र रेफरन्स बुक्स असतात ना ते मोठी मोठी पुस्तकं त्यांच्यातनं नोट्स हा काढायचे आता काय झाले माहितीये का आता प्रगती बिगती हे सगळे लोकं छापतात आणि ते मुलं वाचतात आणि त्याच्यातून पास होतात पण मी कधीच काही तसलं काही घेतलं नाही नी मला आवडले ही नाही नेहमी रेफरन्स बुक्स पाहणार शोधणार म ते काय काय असणार ते बुक्स ची नाव म त्याच्यातन आपले आपले टॉपिक काढणार आणि मग ती लिहून घेणार आणि परीक्षेला तेच आपण काढलेल्या नोट्स मधनंच अभ्यास करायचं असं ते असं ते कॉलेजला झालेलं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो ना की अभ्यास करताना जो अं जो आता सुद्धा मुलांना शिकवताना अस वाटतं की आपण जे शिकवतोय ते शिकवणं किती पॉवरफुल व्हावं त्याच्यासाठी अभ्यास कसा करावं हे सांगावं की मुलांना असं नाही की तुम्ही लगेचच फक्त शॉर्टकट करा म ती शॉर्टकट ची सवय गेली पूर्वी कशी शॉर्टकटची सवय ती आपल्याला एक अभ्यास पुस्तक होतं पण कॉलेजला गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळाल्या की असं नाही असं अभ्यास असतो प्रॅक्टिकल नॉलेज आला आम्ही तर प्रॅक्टिकल रूम मध्ये पण खूप बसायचो आम्ही सायन्सचे विद्याथींनी होतो म आमच्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये लॅब मध्ये अक्षरशा चार चार तास जायची तिथे बसायचो नवनवीन शिकायचो हे असं होतं ते तसं होतं मग सर सांगायचे यांनी याचा शोध लावला त्यांनी त्याचा शोध लावला असे काही बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही तेव्हा नाही आमचा तर आम्ही बँकिंग डिपार्टमेंटला होतो त्यामुळे आमचा बऱ्यापैकी वेळ काउंटिंग वगैरे करायला असच जायचा आणि अं कॉलेजेस टूर्स वगैरे निघायचे मग कुठेतरी फिरायला जायला वगैरे सगळेजण एकत्र मिळून मग NSS चा कॅम्प चालायचं पहिले NSS चालायचं ग्रुप जायचं अजून पण NSS आहे हा NSS आहे हा हो आहे पण आता

त्यांना माहिती द्यायची त्यांच्याकडून सगळ्या व्यवस्थित समजून घ्यायचं हो म ते स्वच्छता करायची गावाची त्यांना तिथे फार थोडं फार नॉलेज देऊन यायचं आपल्या इकडच्या पद्धती शिकवायच्या कॉलेजमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मॅच्युरिटी आणतात आणि आपल्याला एक वेगळंच लाईफ जगायला शिकवतात कोण कसं आम्ही असतं कोण कसं असतं आम्ही आम्ही त्यावेळेस त्यांचा समशानाच रस्ता केला होता म्हणजे अं कोणी धजत नव्हतं त्या गोष्टी करायला आणि पूर्ण दहा दिवस आमच्याकडे रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असायचे म तिथली मुलं पण पार्टीसिपेट करायची आम्ही व्यवस्थित स्टेज तयार केलं होतं माईकची सिस्टीम होती म्हणजे पूर्ण जेवण वगैरे स्वयंपाकाला आचारी होता आणि टेन्ट मध्ये आमची व्यवस्था होती म्हणजे खूप छान केलं होतं आम्ही स्वतःच बनवायचो आणि सगळ्यांना खायाला घालायचं एक तीनशे एक मुल असो आम्ही आम्ही स्वतःच बनवायचो प्रत्येक ग्रुपला एक एक दिवस ओव्हरलॅप आम्ही जायचो तिकडे बनवायला पण काय व्हायचं आम्हा आम्हा आम्हाला काय न काय टारगेट दिले होते

म्हणजे आता तिथली लोकं पर्सनल मला ओळखायला लागली होती इतकी म्हणजे चांगली झाली होती आणि पहिल्या वर्षी आम्ही गेलो होतो त्या कॅम्पमध्ये एकदाच कॅम्प करायचा असतो तो दोन वर्षात ना पहिल्या वर्षी गेलो आम्ही कॅम्पमध्ये आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी स्वतःच इन्व्हिटेशन दिलं होतं म मग तो छोटा कॅम्प ठेवला होता तीन दिवसाचा असे एकत्रित शिबिर ठेवलं होते म ते असं आरोग्याचे शिबिर ठेवलं होतं अश्या बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही पण कॉलेज लाईफ आत्ता आठवली तर असं वाटतं ना की बाबा ते दिवस परत यायला पाहिजेत हो खरंच असं म्हणजे तू म्हणशील ना ते असं वाटतं की ते यायला पाहिजे कॉलेजचे दिवस आणि खूप छान होते आणि एक प्रकारे तुमच्या आयुष्याला कलाटणी तुमचं आयुष्य पुढची स्टेप होते ती शाळेपर्यंत आपण असं असं आपण आपल्या विचारांनी यु नो विचार येतात लोकांच्या म्हणजे लोकांच्या ज्या आयुष्याच्या ज्या दिशा ठरतात कोणी राजकारणात वळतं कोणी समाजकारणात जातं किंवा मग कोणी सामाजिक जीवनामध्ये जातं मग ते सगळं कॉलेजवर न ठरत तुमचे मित्र काय हे काय सगळं तिथूनच ठरतं तिथूनच माणूस वेगळ्या ठिकाणी जातो म्हणून कॉलेज खूप महत्त्वाचे आहे

आणि मग ते आणखी काय म्हणतेस काय नाय आता ते कॉलेज कॉलेज कॉलेज आटवले कि असं वाटतं काय बाई चल ठीक आहे मग ठेऊ मग हा बाय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

Hi ज्योती hi सुबोध अं तुम्ही ते तु झूठी मै मक्कार movie पहिलं का हो पाहिलंय ना आताच release झाला होता ना मागे पंधरा दिवसापूर्वी ok ok कसा वाटला movie मध्ये काय आहे. movie खूप छान वाटला म्हणजे खूप मजेशीर आहे movie अं रणवीर कपूर आहे त्याच्यामध्ये त्याच बरोबर

त्याच बरोबर अं श्रद्धा कपूर पण आहे, छान आहे नवीन काहीतरी पाहायला मिळालं. अच्छा अच्छा, त्याच्यामध्ये छोट्या मुलीची acting पहिली का? सगळ्यात भारी मला छोट्या मुलीची acting वाटली. हम्म हम्म पाहिली पाहिली तीला अगोदर indian idol मध्ये पाहिलं होतं, म्हणजे little master मध्ये पण आता तीला अं पडद्यावरती मोठ्या पडद्यावरती पाहून खूप छान वाटलं कारण ती खूप चुलबुली आहे, नटखट पण आहे. मस्त त्याच्यामध्ये तिने म्हंटलं की अं माझ्या मामा तु मरने के बाद मे शेर मिलेगा ना मेरेको shares नाही कारण ते malls वैगरे असतात ना, डिंपल कपाडियाला बी खूप छान दाखवलं त्याच्या आईला हा हा हा बरोबर आहे, बरोबर आहे नाही खूप छान acting आहे तिची आणि तिने त्या movie ला एक वेगळे म्हणजे एक वेगळे वळण दिलेले आहे अं म्हणजे जसं की हा त्याच्यात comedy पण आहे आणि अं comedy तर सगळ्यात भारी last ला आणि ते त्याचा side by business फक्त एवढा honest मध्ये हे करून असताना म्हणजे अं त्यांचे एवढी business असताना side business म्हणजे ते एक म्हणजे त्याच्यासाठी एक passion असतो तो तुम्ही पाहिलं का? हो हो अगदी बरोबर आहे आहे. आणि आणि त्याची एक डिंपल कपाडिया अमित थापड मारत राहते, ते म्हणते मै TF कर दुंगा नाही छान आहे movie familier पण आहे, म्हणजे आपण family एकत्र परिवार बघु शकतो तो movie अं त्याचं बरोबर मित्रांचं दोन मित्रांचं म्हणजे अं अं हा त्या दोन मित्रांचं खूप छान bonding दाखवलेलं आहे, खूप छान संबंध दाखवले आहे त्यादोघांचे,

मित्रां मित्रांमध्ये कसं relation पाहिजे ते दाखवलेलं आहे

गाणी songs कसे वाटले कसे वाटले सांग अं हा गाणे पण खूप छान आहे त्याच्यामधले सगळे गाणे खूप छान आहेत, अं म्हणजे आता latest मधी जर अं गरबा वैगरे असेल तर त्याच्यामध्ये लोकं आता त्या गाण्यावरती खूप अं trending गाणं आहे पण त्या गाण्यावरती खूप dance करतील आता सध्याला कारण खूप मजेदार गाणी पण आहे आणि dance साठी पण खूप fun आहे.

हो हो ते तर आहेच म्हणजे beach वैगरे खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे, परत त्यांनी जिथं जिथं फिरायला जातात त्यांची trip असती, परत ती निसर्गरम्य आहे.

बरं आहे ना location मध्ये त्यांना एक वर्षासाठी करते. locations चे खास खास खास location दाखवते. हो बरोबर आहे, खूप छान आहेत, movie छान आहे, गाणी छान आहे त्याच्यामधले story वाढली त्याच्यामुळे story

समजलं तर मित्रा मित्रांवरचं ऐकमेकांवरचा विश्वास आणि ऐकमेकांचं प्रेम खूप जास्त आवडलेलं आहे, त्याचबरोबर family आहे, ते family च ऐकमेकांची

अं सूने सोबतचे संबंध त्याच्यामध्ये दाखवलेले आहे, एकदम शेवटचे शेवटी movie म्हणजे picture संपताना तर ते पण खूप छान वाटलं मला म्हणजे पाहायला, कारण एक आदर्श family दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हालाकी, आत आत्ताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आता पाहत नाही, की म्हणजे आता join family माझ्याकडे बघते पण त्यांनी एका सिनेमामध्ये पण join family दाखवण्याचा प्रयत्न केला, एवढंच की त्याच्यामधी त्यांना ही सांगायचं होतं

तुम्हाला असं वाटलं की त्यांना सांगायचं होतं, की म्हणजे दोघांनी पण मुलाच्या घरच्यांनी आणि मुलीच्या घरच्यांनी पण दोघांनी पण adjustment केली तर तुम्हाला ओळखलं जातं तर एक चांगली family बनू शकते. तिथे box office collection जवळ माझं दोनशे एकोणीस crores चं box office collection झालं, सत्तावीस million चं म्हणजे अं world wide मध्ये हो का पण जेव्हा movie release झाला होता तेव्हा असं वाटलं नाही की म्हणजे एवढा चांगला movie असेल त्याच्यामध्ये एवढं entertainment पाहा जो मुलगा आहे ना तो MBA एक episode आहे त्याच्यामध्ये तो ही करतो, जसं की नाही का अं ते एक channel आहे MBA लोकांचं त्याच्यामध्ये बरचं म्हणजे मस्करीया आणि मजाकीया अश्या type मध्ये आहे खूप अं आणि हे जे दिल्लीचे, मुंबईचे ह्या side चे आहेत ना त्यांचे MBA वैगरे त्यांना खूप communication मध्ये खूप strong असतात.

director कोण आहे माहिती आहे? नाही मला director कोण आहे, माहिती नाही आता, तेवढं लक्ष

अच्छा अच्छा, नाही चांगला आहे movie परत अं आता खूप दिवसाच्यानंतर पुढचा movie आला ना त्याच्यामुळे म्हणजे त्याला पडद्यावर अं पुन्हा एकदा बघायला खूप छान वाटलं कारण त्याच्या अगोदरचे किती तरी खूप सारे अं म्हणजे अं roman हे चे romantic अश्या type चेचं movie आहेत, प्यार का पंचनामा अं त्याचाच आहे प्यार का पंचनामा two आला पुन्हा दे दे प्यार दे हे चा अं अजय देवगणचा अं आणि कुणाल मध्ये तब्बू आहे आणि दुसरी ती अं bollywood ची kites ची एक actor आहे.

कळत नाहीये मला, काय रकुलप्रीत सिंघ काहीतरी आहे हा राकुल प्रीत सिंघ, राकुल प्रीत सिंघ वाध असे, कुत्ते आता एक web series निघालेली आहे, असे बरेच त्या director ने series काढलेल्या आहेत, hit काढतो तो. अच्छा अच्छा अच्छा नाही छान आहे, खूप म्हणजे खूप आहे, अं मसालेदार movie आहे ते आणि त्याच बरोबर तुम्हाला काय वाटलं ते picture पाहून वैगरे त्याच्यामध्ये एक अं सगळ्यात भारी काय अं last चा scene मला आवडला, सगळ्यात last चा, काय होतं ती अं म्हणजे अं अं ती म्हणजे सोडून जाते आता final असतं तिला जायचं असत. कोणत्याही movie मध्ये सगळ्यात जास्त भारी दाखवतात हे की heroin ला घेण्यासाठी ना hero last ला जातो आणि train मध्ये आणि aroplane मध्ये

मग ती म्हणते की ती सोडायचे म्हणते म्हणे म्हणजे आपलं एकत्र म्हणजे तिला free अं म्हणजे कसं freedom पाहिजे असतं freedom in the since कसं त्या घरामधी काय होतं खूप सारे लोकं असतात ना

तरी startup ला काय होती ती पाय पाया पडायला जाती ना त्याच्या आईच्या

आजीच्या आजीच्या पाया पडायला जाती ती तेव्हा त्याला म्हणती पुरा झुक ना, आधा झुकने के लिये क्या कमर दुख रही कमर मे मौच आई हे क्या अश्या type चं त्यांच्यामधी मस्ती type मधी आहे, तर ते सगळ्यात last ला आहे ना खूप भारी दाखवलं. डिंपल कपाडियाला विचारते की तुझं अं म्हणजे काय आहे हे अं सांगा म्हणते मला तर डिंपल कपाडिया म्हणते की मग ठिके ना काही हरकत नाही दुसरं घर घे तिला म्हणजे तुम्ही रहा म्हणते. मग त्याच्यावरती म्हणते ते नाही म्हणते सोडून दे म्हणते तिला नकोच म्हणतात मग सगळेच म्हणतात की का काय सगळं काय problem झाला असेल, मग चला म्हणतात आपण तिला घेऊन येऊ म्हणतात, मग सगळे निघतात

म्हणते मेरी वाली जा रही हे, तूम्हारी वाली नही जा रही हे बोलो पिछे बैठो एक thought type मधी joke joking म्हणजे मे मे जल्दी मेरेको जल्दी हे तुमसे ज्यादा बोले मी जोरात पळवेन. असा scene चालला असतो. आणि ते चालवतात, चालवतात चालवतात एकूण एकाला म्हणणं अं त्यांना कळतचं नाही मग एक ती बारकी आगेमधी तेल ओतते काय म्हणते माहिती आहे का, ती म्हणते पर मामी को अं एकेले क्यो रेहना हे ऐसा किसने क्या किया तर मग त्यांचे घरातल्या घरात जे भांडण लागतात गाडी चालवताना, एवढी आहे ती ते म्हणते गाडी चलाना मग ते करत करत त्याची वाट त्याच्या पोरला मारते, म्हणजे त्याच्या वडिलांना बोनी कपूर आहे त्याच्यामधी त्याच्या वडिलांचा role play बोनी कपूरला जसं मारते, बोनी कपूर म्हणतो मे case कर दुंगा त्याच्या पोरासारखचं

तर पाया पडताना ती म्हणते की कमर मे मौच आई हे क्या आताच मी just सांगितलं होतं तुम्हाला, तर तिच्या वर डोळा ठेवतात सगळे ते म्हणतात, हिने असं बोलली होती, म्हणून तिथूनच सुरुवात झाली होती. आणि तुला आठवतं, अगं तिचं जेव्हा तिचं dressing असतं ना ती साधी simple dressing घालून येते, एरवी म्हणजे अं तिचे photos जेव्हा ह्यांना फेसबुक वर आधीच पाहिलेले असतात, तिला एकदम dashing राहायची सवय असते म्हणजे stylish म्हणजे अं आजच्या मुली राहतात त्या त्या type मध्ये पण ती घरात ती जेव्हा family ला येते ना तर family ला वाटतं की म्हणजे अश्या type च, तिच्या अं म्हणजे तिच्या dress code जो मुलींचा असतो पंजाबी type मध्ये

त्यानंतर मी त्यांना जसं की आपल्या एक महारा indian मध्ये साडी आहे, आणि दुसरं आहे look अं पंजाबी dress किंवा कूर्ती type मध्ये तर ते अं ती घा अं घालते आणि येते, त्यावेळेस मग ते म्हणतात सगळे ऐक ऐकाला बाहेर घेऊन जातात म्हणजे ते तिची पहिले बहीण घेऊन जाते, रणबीर कपूर ला म्हणते की तूने वो dress क्यो बोला बोले यहा पे वो जो आई थी ना मग सगळेच त्या अं last च्या अं episode मधी ना त्या part मधी मग हे म्हणतात की तू अं काय अं मग कशाला म्हंटला होता तिला त्याच्यामुळे झालं असेल. मग सगळे एकूण एकाला बोलतात, मग last ला clear होतं की असं काहीच नाहीये.

त्याचे movie romantic चं पाहिलेले होते, पण ही romantic तर होती movie पण त्याच्यात त्याचबरोबर म्हणजे एक काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला जसे की अगोदर आपण त्याचे जेव्हा picture पहातोच

अं family ने एकत्र राहिले पाहिजे, पण ऐकमेकांच्या आवडी निवडीला अं म्हणजे ऐकमेकांच्या freedom जे ऐकमेकांच स्वातंत्र आहे ते, त्याच्यावर कोणता गदा न आणू देता ऐकमेकांचे मनं जोपासणं

त्याच्यामध्ये जी एक छोटीशी गोंडस मुलगी आहे, त्या movie मध्ये तर तिच्यावर तिच्या घरच्यांमध्ये जे घरच्यांमध्ये जे संवाद होतं होते किंवा त्यांचे अं घरच्यांबद्दल जे business बद्दलचे जे त्यांच्या डोक्यामधे जे concept चालत होते, तर न कळतपणे त्या मुलीच्याही डोक्यात अं म्हणजे तसेच concept असताना मला अं लक्षात आ म्हणजे मला दिसून आले. म्हणजे घरात तीस वर्षात तशी त्या type चं ते पण तसंच बोलू पाहतात. हा अगदी बरोबर आहे, म्हणजे आपण हे पण आता आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण ऐकमेकांना जर संवाद करायचा असेल हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, की म्हणजे लहान लेकराला तुम्ही जसं वातावरण देता त्याच पद्धतीचं वातावरण म्हणजे अं म्हणजे त्याच पद्धतीचं जे अं जे गोष्टी आहे ते लेकरांमध्ये म्हणजे त्यांच्या डोक्यामधी जाण्याचा प्रयत्न जातात असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामधी आणि त्याच बरोबर त्याच्यामधी मला हे पण वाटलं की अं मी म्हणजे मला हे पण म्हणायचं की मी अनेक वेळवेगळ्या प्रकारचे business पाहिलेले आहेत अगोदर की म्हणजे fabrications चे business आहेत sewing चे business आहेत म्हणा, beauticians चे business आहेत म्हणजे बऱ्याच कपड्यांचे दुकानं आहेत, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे business आहेत परंतु त्या movie मध्ये business दाखवला आहे रणबीर कपूर म्हणजे एखाद्या अं म्हणजे दोन कप दोन आहेत, आणि त्यांना लग्नाच्या अगोदर त्या relation मध्ये राहायचं नाहीये, तर ते त्यांच नात तोडून देण्याचा business ही त्यांनी केलेला आहे म्हणजे ते मला खरचं खूप अं म्हणजे ते नवीनच business झालेला आहे.